लिबर ऑफिस रायटरमधील हेडर्स फुटर्स एंड एंडनोट्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
डॉक्युमेंटमध्ये हेडर्स समाविष्ट करणे
डॉक्युमेंटमध्ये फुटर्स समाविष्ट करणे
पहिल्या पानावरील हेडर्स काढून टाकणे
डॉक्युमेंटसमध्ये फुटनोट आणि एंडनोट समाविष्ट करणे
आपण ग्नू लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट चे व्हर्शन 334 वापरणार आहोत
लिबर ऑफिस रायटर आपल्याला डॉक्युमेंटमध्ये पेज नंबर्स समाविष्ट करण्याची परवानगी देतो
आपण आपली resumeओडीटी ही फाईल उघडू
आपल्याला फुटर मध्ये पेज नंबर्स जिथे समाविष्ट करायचे आहेत त्या डॉक्युमेंट मधे जा
आता डॉक्युमेंटमधील पानावर क्लिक करा
आता मेनूबारवरील Insertवर क्लिक करू
नंतर Footerवर क्लिक करू
पुढे डिफॉल्ट वर क्लिक करू
पानाच्या खालच्या भागात Footerसमाविष्ट झालेला आपल्याला दिसेल
फुटर मध्ये पेज नंबर दाखवण्यासाठी प्रथम इन्सर्ट वर क्लिक करू
नंतरFields या पर्यायावर क्लिक करा
येथे आपल्याला Footerचे विविध पर्याय बघायला मिळतील
डॉक्युमेंटमध्ये पेज नंबर समाविष्ट करण्यासाठी पेज नंबर वर क्लिक करा
लगेचच आपल्याला फुटर मध्ये 1 हा आकडा दिसेल
वेगवेगळ्या स्टाईल्स मध्ये पेज नंबर देण्यासाठी पेज नंबर वर डबल क्लिक करा
आपल्याला स्क्रीनवर एडिट Fields डॉक्युमेंट नामक डायलॉग बॉक्स उघडेल
Formatपर्यायाखाली आपल्याला अनेक पर्याय दिसतील
जसे की आ बी सी इन अपरकेस आ बी सी इन लॉवरकेस अरेबिक 1 2 3आणि इतर अनेक
आपल्या आवडीनुसार आपणpage नंबरिंग स्टाईल येथे निवडू शकतो
येथे रोमन iiiआयआय हा पर्याय निवडून नंतर OKवर क्लिक करू
पानावरील नंबरिंग फॉर्मॅट आपल्याला बदललेला दिसेल
अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंटमध्ये हेडर समाविष्ट करू शकतो
प्रथम पानावर क्लिक करा
येथे आपल्याला हेडर समाविष्ट करायचे आहे
आता Insertमेनूवर क्लिक करून नंतरHeaderपर्यायावर क्लिक करा
डिफॉल्ट पर्यायावर क्लिक करा
पानाच्या वरच्या भागात Headerसमाविष्ट झालेले दिसेल
Headerमध्ये तारीख समाविष्ट करण्यासाठी Insertवर क्लिक करून मग Fieldsपर्यायावर क्लिक करा
साइड मेनूमधीलDateपर्यायावर क्लिक करा
Headerमध्ये तारीख दिसेल
तारखेवर डबल क्लिक केल्यावर तारीख दाखवण्याचे शक्य असलेले सर्व फॉरमॅट दिसतील
येथे आपण 31 डीईसी 1999 निवडून ओक वर क्लिक करा
आता मेनूबारवरील Fileमेनूवर क्लिक करा आणि नंतर पेज previewपर्यायावर क्लिक करा
डॉक्युमेंट 50 पर्यंत झूम करू
आता पानाच्या वरच्या भागात तारीख आणि खाली पेज नंबर दिसेल
डॉक्युमेंटच्या सर्व पेजेस वर असेच झालेले दिसेल
ओरिजिनल डॉक्युमेंट वर परत जाण्यासाठी क्लोज प्रिव्ह्यू चे बटण दाबा
आपणheader किंवा फुटर फ्रेमच्या संबंधित टेक्स्टमधील अंतर कमी जास्त करू शकतो
हेडर किंवा footerला आपण बॉर्डरही देऊ शकतो
मेनूबारमधील Formatपर्यायावर क्लिक करा आणि नंतरPageवर क्लिक करा
डायलॉग बॉक्समधील फुटर टॅब सिलेक्ट करा
तुम्हाला हवे ते स्पेसिंग optionsसेट करा
लेफ्ट मार्जिन 100सीएम ठेवा
फुटर मध्ये बॉर्डर किंवा शेडो समाविष्ट करण्यासाठी प्रथम Moreह्या पर्यायावर क्लिक करा
नंतर footerमध्ये हवा तो पर्याय सेट करा
उदाहरणार्थ Footerमध्ये शेडो स्टाईल समाविष्ट करण्यासाठी कास्ट शेडो टीओ टॉप Rightयावर क्लिक करा
येथे शेडो स्टाईल पर्यायाखाली पोझिशन टॅबमध्ये विविध उपलब्ध आयकॉन दिसत आहेत
आपण बॉर्डर आणि शेडो साठी रंगही निवडू शकतो
उपलब्ध पर्यायाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डायलॉग बॉक्स बघा
आता ओक बटणावर क्लिक करा
पुन्हा ओक बटणावर क्लिक करा
फुटर मध्ये समाविष्ट केलेले इफेक्ट आपल्याला दिसतील
पुढे जाण्यापूर्वी आपल्या डॉक्युमेंटमध्ये अजून एक पान समाविष्ट करा
त्यासाठी इन्सर्ट आणि नंतर मॅन्युअल ब्रेक वर क्लिक करूनPage ब्रेक या पर्याय निवडा
नंतरOK वर क्लिक करा
पेज नंबर 2 आलेला दिसेल
जर आपल्याला डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावर फुटर नको असल्यास पहिल्या पानावर कर्सर नेऊन ठेवा
मग मेनूबारवरील Formatवर क्लिक करा आणि स्टाईल्स एंड Formattingवर क्लिक करा
आता डायलॉग बॉक्समध्ये वरती पेज स्टाईल्स या चौथ्या आयकॉनवर क्लिक करा
नंतरFirst पेज या पर्यायावर राईट क्लिक करा
Newया पर्यायावर क्लिक करून मग Organiserटॅबवर क्लिक करा
Nameफिल्डमध्ये समाविष्ट करायच्या न्यू स्टाईल चे नाव आपण टाईप करू शकतो
येथे आपणnew फर्स्ट पेज असे नाव टाईप करू
नेक्स्ट स्टाईल साठी Defaultअसे सेट करू या
आता डायलॉग बॉक्स मधील फुटर टॅबवर क्लिक करा
डिफॉल्ट रूपात जर फुटर onहा चेकबॉक्स अनचेक्ड नसल्यास तो अनचेक करा
शेवटी ओक वर क्लिक करा
आपणStyles एंड फॉर्मॅटिंग डायलॉग बॉक्सवर परत आलो आहोत
पेज स्टाईल्स या पर्यायाखाली न्यू फर्स्ट pageही Styleआलेली दिसेल
आता न्यू फर्स्ट pageवर डबल क्लिक करा
आपल्याला डॉक्युमेंटच्या पहिल्या पेज व्यतिरिक्त इतर सर्वpages वरfooter दिसेल
अशाच प्रकारे आपण उपलब्ध असलेल्या व डिफॉल्ट स्टाईल्स मध्ये बदल करू शकतो
आणि डॉक्युमेंटच्या प्रत्येक पानावर त्या वापरू शकतो
हा डायलॉग बॉक्स बंद करू
आता लिबर ऑफिस रायटरमध्ये फुटनोट्स आणि एंडनोट्स बद्दल जाणून घेऊ
पानाच्या खालच्या भागात त्या पानाशी संबंधित असलेल्या फुटनोट्स दिसतील
एंडनोट्स चे संकलन डॉक्युमेंटच्या शेवटी केले जाते
टीपेसाठीची खूण कर्सरच्या सध्याच्या ठिकाणी लिहिली जाईल
ऑटोमॅटिक नंबरिंग किंवा कस्टम सिम्बॉल यामधून आपण ती निवडू शकतो
ह्या पर्यायावर जाण्यासाठी प्रथम मेनूबारमधील इन्सर्ट वर क्लिक करा
नंतर footnoteएंडनोट वर क्लिक करा
स्क्रीनवर डायलॉगबॉक्स उघडलेला दिसेल
यामध्ये Numberingआणि टाइप नामक हेडिंग्ज दिसतील
यामध्ये ऑटोमॅटिक कॅरेक्टर फुटनोट आणि एंडनोट नावाचे चेक बॉक्स आहेत
Numberingआपल्याला फुटनोट्स आणि एंडनोट्स साठी अनुक्रमांकांचा पर्याय निवडण्याची परवानगी देते
Automaticहा पर्याय तुम्ही समाविष्ट केलेल्या फुटनोट्स किंवा एंडनोट्स ला अनुक्रमांक ऑटोमॅटिकली प्रदान करतो
हा डायलॉग बॉक्स बंद करा
ऑटोमॅटिक numberingही सेटिंग्ज बदलण्यासाठी मेनूबारवरील Toolsपर्यायावर क्लिक करा
आणि नंतरFootnotesEndnotes वर क्लिक करा
ऑटोनंबरिंग एंड स्टाईल्स साठी ऑटोमॅटिक सेटिंग्ज चा पर्याय आहे
आपल्या आवश्यकतेप्रमाणे या पर्यायांतून निवड करा आणि ओक वर क्लिक करा
इन्सर्ट आणि नंतर footnoteएंडनोट या पर्यायावर क्लिक करा
करंट फुटनोट साठी अक्षर किंवा चिन्ह खूण म्हणून निश्चित करण्यासाठी कॅरेक्टर हा पर्याय निवडावा
हे अक्षर किंवा अंक यापैकी काहीही असू शकते
स्पेशल characterसमाविष्ट करण्यासाठी कॅरेक्टर fieldच्या खालील बटणावर क्लिक करा
आता तुम्हाला जी स्पेशल कॅरेक्टर्स समाविष्ट करायची असतील त्यावर क्लिक करा
नंतरOKवर क्लिक करा
आपली निवड स्पष्ट करण्यासाठी टाइप या शीर्षकाखाली Footnoteकिंवा Endnoteयापैकी एका पर्यायावर क्लिक करा
आपण नंबरिंग खालील Automaticआणि टाइप खालीलFootnoteनिवडू या
OKवर क्लिक करा
आपल्या फुटनोट फिल्ड डिफॉल्ट न्यूमेरिकल वॅल्यू सहित पेज च्या खालच्या भागात आलेले दिसेल
फुटनोट फील्ड मध्ये थिस इस ठे एंड ओएफ फर्स्ट pageहे टेक्स्ट टाईप करा
आणि नंतर कीबोर्डवरील एंटरचे बटण दाबा
पानाच्या खालच्या भागात आपल्याला फुटनोट त्यातील टेक्स्टसहित दिसेल
अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंटच्या शेवटी एंडनोट समाविष्ट करू शकतो
आपण राइटर वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
डॉक्युमेंटमध्ये हेडर्स समाविष्ट करणे
डॉक्युमेंटमध्ये फुटर्स समाविष्ट करणे
पहिल्या पानावरील हेडर्स काढून टाकणे
डॉक्युमेंटसमध्ये फुटनोट आणि एंडनोट समाविष्ट करणे
आता असाइनमेंट करू
practiceओडीटी ही फाईल उघडा
डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर समाविष्ट करा
हेडर मध्ये authorहे नाव समाविष्ट करा
फुटर मध्ये पेज Countसमाविष्ट करा
पानाचा शेवट जिथे होतो तिथे एंडनोट समाविष्ट करा
डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावरील हेडर काढून टाका
सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ download160 करूनही पाहू शकता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
जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जा
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
spoken हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद